जेएमओल अप्लिकेशनमधील मॉडिफाय डिस्प्ले एंड व्ह्यू वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण शिकणार आहोत स्क्रिनवर मॉडेल रोटेट झूम मूव्ह आणि स्पिन करणे
दृश्य बदलणे
डिसप्लेचा प्रकार बदलणे
अणू आणि बॉण्ड्सचा आकार आणि रंग बदलणे
एक्सेस आणि बाऊंडबॉक्ससहित इमेज प्रदर्शित करणे
विविध फाईल स्वरुपात इमेज सेव करणे
हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला जेएमओल अॅप्लिकेशन विंडो आणि मॉडेलकिट फंक्शन वापरून मॉडेल्स तयार आणि संपादित करणे माहित असले पाहिजे
नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे
उबंटू ओएस वर्जन 1204 जेएमओल वर्जन 1222 आणि जावा वर्जन 7
मी पॅनेलवर 2 chloro 1 प्रोपॅनॉल च्या मॉडेलसह एक नवी जेएमओल विंडो उघडली आहे
स्ट्रक्चरचे चांगले दृश्य मिळवण्यासाठी मॉडेल रोटेट आणि झूम करू शकता
मॉडेल रोटेट करण्यासाठी टूलबारवरील रोटेट मॉलिक्युल आयकॉनवर क्लिक करा
मॉडेलवर क्लिक करा आणि लक्ष द्या कर्सर हाताच्या चिन्हामध्ये बदलेल
माऊस बटण दाबून ठेऊन माऊस पॅनेलवर ड्रॅग करा
तुम्ही पाहू शकता मॉडेल रोटेट होत आहे
झूम ईन आणि झूम आऊट करण्यासाठी पॅनेलवर कर्सर नेऊन ठेवा
झूम आऊट करण्यासाठी माऊस व्हिल वरच्या दिशेने आणि झूम ईन करण्यासाठी खालच्या दिशेने हलवा
पॅनलवर मॉडेल हलविण्यासाठी मॉडेल वर कर्सर नेऊन ठेवा
कीबोर्डवरील शिफ्ट बटण दाबून ठेवा
डबल क्लिक करा आणि माऊस ड्रॅग करा
सविस्तर वर्णनासाठी पॉप अप मेनूमधील माउस मॅन्युअल पहा
पॉप अप मेनू उघडा आणि अबाउट पर्यंत खाली स्क्रोल करा नंतर जेएमओल 1222 निवडा आणि माउस मॅन्युअल वर क्लिक करा
जर तुम्ही इंटरनेटशी जुडलेले असाल तर स्क्रीनवर एका वेब पेजसह माउस मॅन्युअल दिसते
पॉप अप मेनूच्या बाहेर येण्यासाठी पॅनलवर क्लिक करा
पॅनेलवर रेणूला आपोआप स्पिन करण्यासाठी पॉप अप मेनू उघडा
स्पिन पर्यंत खाली स्क्रोल करा आणि ओन पर्यायावर क्लिक करा
आपण पाहू शकतो की पॅनलवर मॉडेल फिरत आहे
स्पिन बंद करण्यासाठी पुन्हा पॉप अप मेनू उघडा स्पिन पर्यंत खाली स्क्रोल करा आणि ऑफ वर क्लिक करा
असाईनमेंट म्हणून 2 chloro 3 iodo पेंटाने चे मॉडेल तयार करणे
पॉप अप मेनूमध्ये स्पिन पर्याय शोधणे
स्पिनची दिशा झ अक्ष आणि दर 40 मध्ये बदला
हिंट म्हणून पॉप अप मेनूमधील सेट झ राते चा वापर करा
तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट खालीलप्रमाणे दिसली पाहिजे
आता आपण व्ह्यू मेनूबद्दल जाणून घेऊ
विविध एंगल्समधूल मॉडेल पाहण्यासाठी मेनूबारवर व्ह्यू मेनू आहे
व्ह्यू मेनूवर क्लिक करा
मेनू खाली स्क्रोल करा आणि दिलेल्या विविध पर्यायांमधून निवडा
उदाहरणार्थ मी टॉप व्ह्यूव निवडेन
टॉप पर्यायावर क्लिक करा
स्किनवरील इमेज वरून रेणू कसा दिसेल हे दर्शवते
आपण हे व्ह्यूव इमेज म्हणून विविध फाईल फॉरमॅट्समध्ये सेव्ह करू शकतो
सावे करंट व्ह्यू एएस अन इमेज आयकॉनवर क्लिक करा
सावे डायलॉग बॉक्स दिसेल
फाईल फॉरमॅट् निवडण्यासाठी इमेज टाइप वरील पर्याय खाली स्क्रोल करा
मी जेपीईजी फॉरमॅट् निवडेन
तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये फाईल सेव्ह करायची आहे तो उघडा
मला ही डेस्कटॉप वर पाहिजे
डेस्कटॉप निवडा आणि ओपन बटणावर क्लिक करा
फाइल नामे टेक्स्ट बॉक्समध्ये टाईप करा 2 chloro 1 प्रोपॅनॉल
फाइल्स ओएफ टाइप वर जा आणि जेपीजी निवडा
सावे बटणावर क्लिक करा
आता डेस्कटॉपवर इमेज जेपीईजी फॉरमॅट्मध्ये सेव होईल
रेणूमॉडेलच्या प्रदर्शनची पद्धत वेगवेगळ्या प्रकारे केले जाऊ शकते
आवश्यक असल्यास रेणूमधील अणू आणि बॉन्ड्सचे आकार आणि रंग बदलू शकतो
रेणूमधील सर्व अणूंना बदलण्यासाठी पर्याय आहेत किंवा सेट निवडा
पॅनेलवर मॉडेलचे मूलभूत प्रदर्शन बॉल आणि स्टिक आहे
सीपीके स्पेस फिल मध्ये प्रदर्शन बदलण्यासाठी पॉप अप मेनू उघडा
संपूर्ण रेणू बदलण्यासाठी सिलेक्ट वर जा आणि एल वर क्लिक करा
पुन्हा पॉप अप मेनू उघडा
स्टाईल पर्यंत खाली स्क्रोल करा सब मेनूमधून शीम निवडा
आणि सीपीके स्पेसफिल पर्यायावर क्लिक करा
स्क्रीनवरील मॉडेल सीपीके स्पेसफिल मॉडेलमध्ये परिवर्तीत झाले आहे
आता पुन्हा बॉल आणि स्टिक मॉडेलला परिवर्तीत करू
आधी केलेल्या पद्धतींचे अनुसरण करू
पॉप अप मेनू उघडा
स्टाईल पर्यंत खाली स्क्रोल करा शीम निवडा आणि बॉल एंड स्टिक वर क्लिक करा
मॉडेल आता बॉल एंड स्टिक स्टाईल डिसप्लेमध्ये परिवर्तीत झाले आहे
पॉप अप मेनू तसेच मेनूबारवरील डिस्प्ले मेनू वापरून बॉण्ड्सचे आकार बदलता येऊ शकतात
डिस्प्ले मेनूवर क्लिक करा आणि बॉण्ड निवडा
अँगस्ट्रॉम युनिटमधील सब मेनूमध्ये विविध आकार व्यासमध्ये बाँड्सचे पर्याय आहेत
उदाहरणार्थ मी 01 अँगस्ट्रॉम निवडून त्यावर क्लिक करेन
बाँड्सच्या जाडीमध्ये होत असलेल्या बदलाकडे लक्ष द्या
आपण अणू आणि बॉण्ड्सचे देखील रंग बदलू शकतो
मला मॉडेलमधील सर्व कार्बन अणू पिवळ्या रंगामध्ये बदलायचे आहेत
हे करण्यासाठी पॉप अप मेनू उघडा आणि सिलेक्ट वर जा
एलिमेंट पर्यंत खाली स्क्रोल करा आणि कार्बन वर क्लिक करा
पुन्हा पॉप अप मेनू उघडा आणि कलर निवडा
नंतर एटॉम्स निवडा आणि येलो पर्यायावर क्लिक करा
मॉडेलमधील सर्व कार्बन्स पिवळ्या रंगाचे दिसतील
बॉण्ड्सचे रंग कसे बदलायचे हे पाहू
पॉप अप मेनू उघडा आणि एल निवडा
पुन्हा पॉप अप मेनू उघडा
कलर पर्यंत खाली स्क्रोल करा सब मेनूमधून बॉण्ड्स निवडा
खाली स्क्रोल करा आणि ब्लू पर्यायावर क्लिक करा
आता सर्व बॉण्ड्स निळे आहेत
xय आणि झ अक्ष आणि बाऊनडिंग बॉक्समधून इमेज प्रदर्शित करू शकतो
पॉप अप मेनू उघडा स्टाईल निवडा
एक्सेस पर्यायापर्यंत खाली स्क्रोल करा
सब मेनूमधून पिक्सेल विड्थ निवडा
मी पिक्सल विड्थ म्हणून 3 पीएक्स
निवडेन
आता सर्व अक्षांसहित स्किनवर मॉडेल आहे
इमेजभोवती बाऊंड बॉक्स काढण्यासाठी पॉप अप मेनू उघडा
स्टाईल पर्यंत खाली स्क्रोल करा पर्यायामधून बाउंडबॉक्स निवडा
पिक्सेल विड्थ निवडा आणि पिक्सल विड्थवर क्लिक करून 3 पीएक्स निवडा
स्क्रिनवर आपल्याकडे बाऊंड बॉक्समध्ये अक्षासह 2 chloro 1 प्रोपॅनॉल चे मॉडेल आहे
बाऊंड बॉक्स स्पष्टपणे पाहण्यास आपल्याला झूम ईन किंवा झूम आऊट करावे लागेल
इमेज सेव करा आणि प्रोग्रामच्या बाहेर या
थोडक्यात
या पठात शिकलो स्क्रिनवर मॉडेल रोटेट झूम मुव्ह आणि स्पिन करणे
विविध एंगल्समधून मॉडेल पाहणे
डिसप्लेचा प्रकार बदलणे
अणू आणि बॉण्ड्सचे रंग बदलणे
आपण हे देखील शिकलो एक्सेस आणि बाउंड बॉक्ससह मॉडेल प्रदर्शित करणे
विविध फाईल स्वरुपात इमेज सेव करणे
असाईनमेंटसाठी 3 amino 1 प्रोपॅनॉल चे मॉडेल तयार करणे
डिसप्लेला स्टिक्स मध्ये बदलणे
मॉडेलमध्ये सर्व हायड्रोजन्स हिरव्या रंगात बदलणे
सर्व बॉण्ड्स पिवळ्या रंगात बदलणे
तुमच्या असाईनमेंटचे आऊटपुट असे दिसले पाहिजे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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली Bandwidthबँडविथ नसेल तर आपण व्हिडिओ downloadडाऊनलोड करूनही पाहू शकता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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे